एक मस्जिद आहे. त्याला हिरवा आणि पिवळा कलर लावला आहे. डाव्या साईडला आहे. त्याला कलर नाही दिलेला आहे.

दोन झाडे पण समोरच दिसत आहे आणि सागाची झाडे पण दिसत आहे आणि --

हिरवं हिरवं दिसत आहे सर्व डोंगरावर गवत दिसत आहे.

आजूबाजूला साईडला झाडं दिसत आहे.

लाइटिंग लावलेले आहे साईट ला आणि एक झेंडा फडकवून आहे त्याच्यासमोर पुतळ्याच्या समोर --